जावा मधील रिलेशनल ऑपरेटर्स च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत बोलियन डेटा टाईप रिलेशनल ऑपरेटर्स आणि त्यांच्या सहाय्याने डेटाची तुलना कशी करावी
त्यासाठी उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 37 वापरणार आहोत
जावा मधील डेटा टाईप्सचे ज्ञान असणे आवश्यक आहे
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
रिलेशनल ऑपरेटर्स द्वारे कंडिशन्स तपासता येतात
त्याचे आऊटपुटboolean दाता typeचे व्हेरिएबल असते
बोलियन डेटा टाईपचा आकार 1 बिट असतो
हा केवळ दोन व्हॅल्यूज संचित करतो
ट्रू किंवा फळसे
कंडिशन trueसाठी ट्रू आऊटपुट मिळेल
कंडिशन trueनसेल तर फळसे आऊटपुट मिळेल
उपलब्ध रिलेशनल ऑपरेटर्स ची सूची
ग्रेटर थान लेस थान इक्वॉल टीओ ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ लेस थान ओर इक्वॉल टीओ नोट इक्वॉल टीओ प्रत्येक ऑपरेटर सविस्तर पाहू
इक्लिप्स वर जाऊ
हा इक्लिप्स इदे आणि उर्वरित कोड चा आराखडा आहे
बूलेअँडेमो हा क्लास बनवून त्यात मेन मेथड समाविष्ट केली आहे
काही एक्सप्रेशन्स समाविष्ट करू
टाईप करा बोलियन बी बोलियन हा कीवर्डb हे बोलियन डेटा टाईपचे व्हेरिएबल म्हणून घोषित करतो
आपणcondition चा रिझल्ट बी मध्ये संचित करणार आहोत
वेट हे व्हेरिएबल घोषित करून त्याद्वारे कंडिशन तपासणार आहोत
इंट वेट इक्वॉल टीओ 45 वेट ची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त आहे का ते तपासू
बी इक्वॉल टीओ वेट ग्रेटर थान 40 हे स्टेटमेंट व्हेरिएबलची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त आहे का ते तपासून मिळालेला रिझल्ट बी मधे संचित करेल
बी ची व्हॅल्यू प्रिंट करू
सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं सेव्ह करून कार्यान्वित करा
ट्रू हे आऊटपुट दिसेल
व्हॅल्यू 40 पेक्षा कमी असल्यास काय होते ते पाहू
वेट ची व्हॅल्यू 30 करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
अपेक्षित फळसे हे आऊटपुट दिसेल
ग्रेटर थान चिन्ह एक व्हॅल्यू दुस यापेक्षा मोठी आहे का ते तपासण्यासाठी वापरतात
तसेच लेस थान चिन्ह एक व्हॅल्यू दुस यापेक्षा लहान आहे का ते तपासण्यासाठी वापरतात
आता ग्रेटर थान च्या जागी लेस थान चे चिन्ह टाका
आता वेट ची व्हॅल्यू 40 पेक्षा कमी आहे का ते तपासू
सेव्ह करून कार्यान्वित करा
अपेक्षित ट्रू हे आऊटपुट मिळेल
वेट ची व्हॅल्यू 45 करून आऊटपुट पाहू
सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुट फळसे मिळाले आहे कारण वेट लेस थान 40 हे ट्रू नाही
दोन्ही व्हॅल्यूज सारख्या आहेत का हे कसे तपासायचे ते पाहू
त्यासाठी दोन इक्वॉल ची चिन्हे वापरतो
लेस थान च्या जागी डबल इक्वॉल टीओ टाका
सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुट फळसे मिळाले आहे कारण वेट ची व्हॅल्यू 40 नाही
आता वेट ची व्हॅल्यू बदलून 40 करा आणि आऊटपुट बघा
सेव्ह करून कार्यान्वित करा
ट्रू हे आऊटपुट मिळेल
समानता तपासण्यासाठी डबल इक्वॉल टीओ चिन्ह वापरतात
कधीकधी काहीजणsingle इक्वॉल टीओ चिन्ह वापरतात
त्यामुळे अनावश्यक एरर्स मिळतात
लेस थान ओर इक्वॉल टीओ कसे तपासायचे ते पाहू
त्यासाठी लेस थान चिन्हापुढे इक्वॉल टीओ चिन्ह देऊ
डबल इक्वॉल टीओ च्या जागी लेस थान इक्वॉल टीओ करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
ट्रू हे आऊटपुट मिळेल
लेस थान हे कार्य तपासण्यासाठी वेट ची व्हॅल्यू बदलू
40 च्या जागी 30 करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
वेट नोट इक्वॉल टीओ 40 असले तरी ट्रू हे आऊटपुट मिळाले कारण ते लेस थान 40 आहे
जर वेट ची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त असेल तर काय होते ते पाहू
समजा 50 आहे
सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला फळसे हे आऊटपुट मिळेल
कारण वेट ची व्हॅल्यू 40 नाही
आणि ती 40पेक्षा कमी ही नाही
तसेच ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ साठी ग्रेटर थान चिन्हापुढे इक्वॉल टीओ चिन्ह देतो
हे वापरून बघू
लेस थान इक्वॉल टीओ च्या जागी ग्रेटर थान इक्वॉल टीओ करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
weightची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त असल्यामुळे Trueहे आऊटपुट मिळाले
वेट ची व्हॅल्यू 40पेक्षा कमी समजा
30 घेऊया
सेव्ह करून कार्यान्वित करा
फळसे मिळाले कारण वेट ची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त नाही तसेच 40ही नाही
नोट इक्वॉल टीओ कसे तपासायचे ते पाहू
त्यासाठी उद्गार चिन्हापुढे इक्वॉल टीओ चिन्ह वापरले जाते
ग्रेटर थान च्या जागी उद्गार चिन्ह द्या
हे स्टेटमेंट वेट ची व्हॅल्यू 40 नाही ना हे तपासून रिझल्ट बी मधे संचित करेल
सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला ट्रू हे आऊटपुट मिळाले कारण वेट ची व्हॅल्यू 40 नाही
वेट ची व्हॅल्यू 40 करून आऊटपुट पाहू
30 च्या जागी 40 करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला फळसे मिळाले कारण वेट नोट इक्वॉल टीओ 40 ही कंडिशन फळसे आहे
नोट इक्वॉल टीओ ही कंडिशन इक्वॉल टीओ कंडिशन च्या विरूध्द आहे
अशाप्रकारे जावा मधे तुलना करण्यासाठी विविधrelational ऑपरेटर्स वापरले जातात
आपण अंतिम टप्प्यात आहोत
आपण शिकलो बोलियन डेटा टाईप रिलेशनल ऑपरेटर्स आणि दोन व्हॅल्यूजची तुलना करण्यासाठी ते कसे वापरावेत असाईनमेंट म्हणून दोन एक्सप्रेशन्स समान आहेत का ते तपासा
000923 000922 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेतेसहभागासाठी धन्यवाद